अगं शुभाताई, काय करत आहेस?

अच्युअली, काय झालंय, आपल्या केंद्र सरकार तर्फे एक आयुष्य भारत नावाची योजना सुरु झालीये.

की गरीब कुटुंबांसाठी पाच लाखांपर्यंतचा विमा उपलब्ध करून देते आणि त्यांना त्याच्या अंतरंगात पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत. हां अरे ऐकतिये तर खरं मी, पण नेमकं काही माहित नाही. कशी आहे आयुष्य भारत योजना जरा समजावून सांग बरं! हो. तेच सांगण्यासाठी आलोय. कारण आपल्याला या योजनेची फारशी गरज वाटत नाही. कसंय, जी गरीब कुटुंबे आहेत, मोलकरणी आहेत आपल्या घरी येणाऱ्या, किंवा भाजीवाले आहेत, जे गाड्यावर असतात, कसंय, त्यांना कसं असतं ह्याच्यातल्या तांत्रिक बाबी, ह्या योजनेची माहिती नसते.

म्हणून मी काय विचार केला, की आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी, जर आता मी त्याच भागात काम करतोय. मग मला त्या योजनेची व्यवस्थित माहिती आहे

तर तू आणखी चार लोकांना सांगू शकशील हो, बरोबर बरोबर. मी माझ्या बचत गटातल्या सगळ्या मुलींना-बायकांना सांगेन अरे!

अगदी. तर ऐक.

किंवा हिचंच नाव दुसरं एक आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

हे सगळं एकाचंच नाव आहे का? आयुष्यमानचंच नाव आहे?

तर ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे.

जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत दोन हजार अठरा मध्ये सुरु केलेली आहे.

तर आयुष्यमान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटुंब व शहरातील गरीब कुटुंबातील लोकांना

आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

इंग्रजीमध्ये त्याचं पीएमजेएवाय असं होतं.

आणि ह्याचंच आणखी एक आहे, आपल्या महाराष्ट्रात एमजेपीजेवाय नावानं ती योजना चालू आहे. जी आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना.

त्याला पीएम एमजेपीजेवाय म्हणतात.

अच्छा. तर ह्या ज्या योजना आहेत, ह्या गरीब लोकांसाठी चालवल्या जातात. आता, भारत सरकारच्या ह्या योजने अंतर्गत देशातील दहा कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेल.

तर ह्यासाठी आयुष्यमान भारताचे कार्ड बनवावे लागेल.

त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे बरं पात्र लोक हे कार्ड बनवू शकतात आणि हॉस्पिटलमध्ये पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात. हो का? बरं. तर काय मग ह्या पात्रतेच्या अटी काय आहेत? निकष काय आहेत?

की एसइसीसीच्या आकडेवारीनुसार, आयुष्यमान भारत योजनेत

एसइसीसीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील डी वन, डी टू, डी थ्री, डी फोर, डी फाईव्ह आणि डी सेव्हन

असं कॅटेगरी वाईज लोक केलेले आहेत.

तर शहरी भागात, अकरा पूर्व निर्धारित पेशा, म्हणजे कामानुसार लोकांचे जे पेशा आहेत

त्यांच्यानुसार हे लोक त्यात सामील होऊ शकतात.

हा. तर त्याच्यामध्ये जी लोकं राज्यातील राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत आधीपासून समाविष्ट आहेत

ती आपोआपच आयुष्यमान भारत योजनेत सामील होऊन जातात.

हां. तर आता त्याचे जे निकष आहेत, ग्रामीण भागासाठी आणि शहर भागासाठी

की ग्रामीण भागात पक्कं घर नाही असलं पाहिजे

कच्च घर असेल त्याला मिळतो तो आणि कुटुंबात अशी सोळा ते एकोणसाठ वय वर्ष असलेल्या धडधाकट व्यक्ती असतील, तर त्यांच्यासाठी ही पात्रता, ही योजना लागू होत नाही.

हं. बर. बर. आजरी... कुटुंबप्रमुख महिला असेल, तर ती या गोष्टीसाठी पात्र आहे.

अनुसूचित जातीजमातील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ती, वेठबिगार मजूर यांना ह्या योजनेसाठी पात्र समजले जाते. अच्छा. म्हणजे अगदी तळागाळातल्या लोकांसाठी म्हणतो आपण तशीच आहे रे ही.

बेघर व्यक्ती, निराधार व्यक्ती, भीक मागणारे, आदिवासी लोक.

या लोकांसाठी या योजनेचा लाभ मिळतो.

तर तसंच शहरी भागासाठी त्याची पात्रता अशी आहे

साईटवर काम करणारे मजूर, मिस्त्री, प्लम्बर, वेल्डर

सगळी लोकं एपीवाय साठी पात्र ठरवण्यात आली आहेत वा वा मोठा समुदाय आहे हा सगळा

आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थी रुग्णाला रुग्णालयात दाखल करताना कोणतीही फी भरावी लागत नाही नाही. वा. हे छान सांगितलंस. अजिबातच फी भरावी लागत नाही. म्हणजे इथं सगळी गोष्ट कॅशलेस होते.

ही किती महत्वाची गोष्ट आहे रे सुहास!

पण मग हे हॉस्पिटल मध्ये जाताना आपल्याला काहीतरी सोबत घेऊन जावं लागत असेल ना, आपली ओळख प्रूफ म्हणून की आपण त्याच्यातलं, का कार्ड मिळतं आयुष्यमान भारत चं?

त्याला अच्युअली कसं आहे तुला सांगतो, त्याच्यासाठी तुमचं एक रेशन कार्ड

आणि फोटो, या गोष्टींची गरज असते.

ते सगळ्यांकडेच असतं, मग आता याच्यामध्ये ज्यांच्याकडे पिवळं रेशनकार्ड आहे, अश्या लोकांना ह्याचा जास्त लाभ मिळतो

त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कॅटेगरी डिव्हाइड केली आहे, जसं केशरी एक रेशन कार्ड असतं आणि पिवळं एक असतं.

तर त्याच्यानुसारसुद्धा त्याचं जे लाभ मिळण्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त आहे.

शिवाय ही योजना तुम्हाला समजावून सांगण्यासाठी

आयुष्यमान मित्र तुम्हाला प्रत्येक रुग्णालयात दिलेले आहेत. बर.मग तू काय आयुष्यमान मित्र बित्र झालायास की काय? अगदी तसंच समज काहीतरी.

हां. म्हणजे पुढे सुद्धा जेंव्हा खरंच गरज पडेल हॉस्पिटलमध्ये जाण्याची तेंव्हासुद्धा आयुष्यमान मित्र तुमची मदत करेल, हो ना? नक्कीच. नक्कीच. शिवाय रुग्णालयात एक हेल्प डेस्क सुद्धा असेल

तुमची कागदपत्र तपासणी, योजनेत नामांकनासाठी व्हेरिफिकेशन ह्यासाठी मदत केली जाईल.

म्हणजे खाजगी रुग्णालयं सुद्धा आहेत का ह्याच्यामध्ये? अगदी अगदी, म्हणजे आयुष्यमान भारत ही योजना आहे ह्या योजनेमध्ये केंद्र सरकारने ज्या रुग्णालयांना निर्धारित केलंय, ती खाजगी रुग्णालयेसुद्धा ह्यामध्ये समाविष्ट आहेत.

नाहीतर खाजगी रुग्णालयात कितीपण पैसे भरावे लागतात. खूपच. म्हणजे आपल्यासारख्यांना पण त्रासदायक होतं रे ते हॉस्पिटलायझेशन म्हणजे शिवाय माहित आहे का, ही आयुष्यमान योजना जी आहे ना, ह्याच्यात जवळपास सर्व आजारांवर उपचार केले जातात.

शिवाय माहित आहे का, आजारावर उपचार व रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा सर्व खर्च ह्यात कव्हर केला जातो वा. वा. खरंच आता आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की सरकारला तळागाळातल्या शेवटच्या माणसाची सुद्धा काळजी आहे. हो मग. शिवाय ह्यांच्यामध्ये माहित आहे का, ह्यांच्यामध्ये एक हजार तीनशे चोपन्न पॅकेजेस आहेत, म्हणजे प्रत्येक जो आजार आहे, त्याच्यासाठी वेगळं पॅकेज

म्हणजे एखाद्याला करोनरी बायपास करायची असेल, त्याच्यासाठी वेगळं पॅकेज आहे, गुढगे बदलण्यासाठी आहे त्याच्यासाठी वेगळं पॅकेज आहे, स्टड्स लावायचे असतील, हे पण उपचार त्यात समाविष्ट आहेत.

हे सगळं सांगितलं पाहिजे रे मी माझ्या बचत गटातल्या बायकांना. सांगतेच आता. नक्कीच तू सांग, आणि

ही जी रुग्णालयं आहेत ना

आणि ज्या लोकांकडे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा पर्यंत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचं कार्ड असेल ते आयुष्यमान भारत योजनेत आपोआप सामील होतात आणि त्यांना आपोआप लाभ मिळून जातो.

खरंच खूप छान योजना तू आज समजावून सांगितलीस. इतके दिवस ऐकतीये मी, आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत, पण म्हणजे नेमकं काय? ते माहीतच नव्हतं म्हणून तर, म्हणून तर म्हटलं की चला आपण हे काम करूया. आणि कसंय माहितीए का, आपण सुशिक्षित आहोत आपल्यापर्यंत ही योजना माहिती आली आहे

अगदी. अगदी. आणि हे समाजसेवेचं काम आम्ही नक्की करू.

आम्ही अगदी वाड्या-वस्त्यात जाऊन सांगू. आम्ही तिथं जातोच रे कामासाठी. शिक्षण देतो या बायकांना. रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.

तुला तुझ्या एखाद्या आयुष्यमान मित्राशी आम्हाला गाठून दे. आणि त्यांना घेऊनच आम्ही एक दोन वेळा जाऊ. आणि मग ही योजना सगळ्यांना समजावून सांगू आम्हाला माहित झाली व्यवस्थित की. नक्कीच. नक्कीच. आणि कसंय माहीत आहे का? अगदीच फक्त अनुसूचित जातींसाठी नाही काढली ही योजना.

आणि शहरी भागातील दोन पॉईंट तेहतीस कुटुंब आयुष्यमान भारत योजनेच्या कक्षेत यायला लागले

म्हणून सद्धया आयुष्यमान भारत योजनेमध्ये माहित आहे का बासष्ट हजार सहाशे सदुसष्ट कुटुंब पात्र आहेत अच्छा. पण आता हे तू सांगतोयेस त्यावरून आता पात्रतेच्या आणखी काही अटी आहेत का असं विचारावंसं वाटतंय. कारण कास्ट वाईज काही आहे का आणखी?

त्यांच्याकडे गेल्यानंतर अगदी व्यवस्थितरीत्या ते सांगतात.

म्हणजे कसं होतं ना, की ठीक आहे, मी अगदीच आयुष्यमान मित्र म्हणून काम नाही करत आहे. पण माझ्या हॉस्पिटलला ते आलंय, लोक त्याचा लाभ घेत आहेत, तर मग मी म्हटलं की आपल्या माहितीतल्या लोकांना पण का नसावी त्याची माहिती?

फार चांगलं काम करत आहेस तू खरंच. आणि बाकी बारकावे जे आहेत ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे ते घेतीलच कि समजून. ते होणारच आहे

आणि माझ्या शेतावरती काम करणारा एक मजूर आहे. त्याला बिचाऱ्याला कँसर झाला.

मग तो एका खाजगी रुग्णालयात गेला, आता खाजगी रुग्णालय, ते मोठं हॉस्पिटल असल्यामुळे, ते कशाला माहिती देतात ह्या योजनेची?

त्यांना बक्कळ पैसे काढायचा होता. त्या बिचाऱ्याने त्याच्याकडे थोडीफार जमीन होती एक दोन एकर, ती विकून टाकली.

मग आणि त्याचं उदरनिर्वाहाचं साधन पण संपलं. सगळ्या घरादाराला रस्त्यावर आणल्यासारखं झालं रे.

आणि शेवटी एवढं खर्च त्याने जवळपास स्वतःचं शेत विकून त्याने आठ दहा लाख खर्च केले, आणि शेवटी व्हायचं ते झालं आणि सहा सात महिन्यात त्याचा जीव गेला.

कर्ज डोक्यावर आलं, दोन मुली लग्नाच्या

किती विचित्र आहे रे हे सगळं, खरंच.

म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी, जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सुद्धा फार मोठं पुण्याचं काम करतोयस तू.

पुण्याचं वगैरे काही नाही गं. जुळत काय आहे माहित आहे का? ते त्याचं दुःख पाहिलं आणि कुठंतरी वाटलं की आपण पण जर ह्या योजनेची माहिती जर आपल्याला माहित आहे आपण जर लोकांना ही माहिती दिली तर हे जे काही माझ्या समोर एक उदाहरण घडलं, अशी उदाहरणं आपल्याला परत समोर नाही मिळणार पाहायला.

म्हणून मी हा विचार केला आणि तुझ्यापर्यंत आलोय.

ह्याच निमित्त तुला आता जरा गोड़ खायला घालते, बस थोडावेळ. नक्कीच चालेल. आणि आणखी एक सांगायचं होतं, अजून तुझ्या कुणी मैत्रिणी असतील, असं तुला वाटलं की तुला त्यांच्यापर्यंत माहिती देणं होत नाहीए, तर तू मला त्यांचे कॉन्टॅक्टस देऊन ठेव.

म्हणजे मी कॉन्टॅक्ट करेन, शिवाय तुझा तू बचत गट आहे म्हणत आहेस.

आपण एक काम करू. एक दिवस आपण काय करू, माझ्या हॉस्पिटलमध्ये जो आयुष्यमान मित्र आहे ना, त्याला एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी बोलवून घेऊ आणि छानपैकी आपण एक छान पैकी नक्की. नक्की. हे बघ सुहास मला तुझं हे कामच खूप आवडलेलं आहे आणि त्याहून ही आयुष्यमान भारत योजना अधिक आवडली आहे. त्यामुळं ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपण घेऊया सगळे मिळून. आपल्यासारख्यांनी नाही केलं तर कोण करणार हे?

म्हणून तर तुला म्हणतोय की आपण एक दिवस मिटिंग घेऊ, सगळ्या लोकांना, तुझ्या बचत गटातल्या महिलांना ह्याची व्यवस्थित माहिती देऊ, आणि मग आपण पुढच्या आपापल्या कामाला लागू. नक्की नक्की. तू फार छान माहिती दिली आहेस.